जे लहान मुलांच्या मोठ्या मुलांच्या कामी येतात.

बांधव बसलेले आहे.

दोन बाया दिसत आहेत उभी असून.

तीन मजलीची बिल्डिंग आहे या तीन मजलीच्या बिल्डिंग मध्ये थोड ग्राउंड फ्लोर वर--

या जीम सेंटर मध्ये खूप सारे जीम --

फ्लॅक्स लागलेले आहे जस की इथे कॉम्पटिशन होणार आहे माहीत पडतील.

ही एक छोटीशी सुंदरशी मानसरोवर स्टेशनरि आहे या स्टेशनरि मध्ये --

पांढऱ्या कलर चे हार आहे सेंद्रि कलर चे हार आहे खूप सारे हार इथ पाहण्यात येत आहेत.

एक सुंदर सोफाही ठेवलेला आहे.

हा नजारा हा चित्र आपला रानडा--

या हॉल मध्ये खूप काही आपण फंक्शन करू शकतो.

तस आपण बघत आहोत खूप मोठ्या प्रमाणे मो--

एक टू व्हीलर ही आहे स्कूटी --

खूप सारे प्रकारचे तुम्हाला डेयरी प्रोडक्टस मिळणार--

समोरच्या ऑटो मध्ये एक माणूस ऑटो वर पाय ठेऊन उभा आहे.

ऑन स्क्रॅच चे आहे.